नमस्कार
जीचेम्पेंट मधील अरोमॅटिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत सायक्लोहेक्साने चे सायक्लोहेक्सने मधे रूपांतर करणे
सायक्लोहेक्सने चे बेन्झीन मधे रूपांतर करणे
बेंझिन रिंग मधील हायड्रोजनच्या जागी इतर अणू वापरणे
बेंझिन रिंगमधील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरणे
दोन रेणू एकत्रित करणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 आणि जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
मी नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
प्रथम डिस्प्ले एरियामधे सिक्स मेंबर्ड सायकल समाविष्ट करू
एड आ सिक्स मेंबर्ड सायकल टूल वर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूल वर क्लिक करा
सायकल च्या प्रत्येक कोप यात दोन बाँडस समाविष्ट करा
दोन बाँडस अशाप्रकारे ठेवा की ते एकमेकांना स्पर्श करणार नाहीत
हे करण्यासाठी बाँडस वर क्लिक करून तो योग्य जागेवर ड्रॅग करा
सायकल च्या सर्व कोप यात कार्बनचे अणू दाखवू
कुठल्याही एका कोप यात राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
अटोम सिलेक्ट करा
डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
अशाप्रकारे सायकल च्या सर्व कोप यात कार्बन अणू समाविष्ट करू
बंधावर हायड्रोजन अणू समाविष्ट करण्यासाठी कीबोर्डवरील ह दाबा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूल वर क्लिक करा
बाँडच्या सर्व जागांवर क्लिक करा
पुन्हा दोन हायड्रोजन्स एकमेकांवर ओव्हरलॅप होत नाहीत ना ते बघा
सायक्लोहेक्साने ची रचना मिळालेली आहे
रचना कॉपी आणि पेस्ट करू
रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
कॉपी करण्यासाठी CTRLC दाबा आणि CTRLV ने पेस्ट करा
दुसरी सायक्लोहेक्साने ची रचना सायक्लोहेक्सने मधे रूपांतरित करू
इरेजर टूल वर क्लिक करा
प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूल वर क्लिक करा
नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा
डबल बाँड तयार होईल
सायक्लोहेक्सने ही रचना मिळालेली आहे
आपण सायक्लोहेक्सने हे सायक्लोहेक्साडीने मधे आणि नंतर बेंझिनमधे रूपांतरित करू
करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा
इरेजर टूल वर क्लिक करा
प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूल वर क्लिक करा
नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा
दुसरा डबल बाँड तयार होईल
सायक्लोहेक्साडीने ची रचना मिळालेली आहे
हीच कृती पुन्हा करून तिसरा डबल बाँड तयार होईल
बेंझिन ची रचना मिळालेली आहे
असाईनमेंट म्हणून सायक्लोब्युटाने ची रचना काढून सायक्लोब्युटेडीने मधे रूपांतरित करा
सायक्लोपेंटाने ची रचना काढून सायक्लोपेंटेडीने मधे रूपांतरित करा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे
पुढे बेंझिन डेरिव्हेटिव्हज बद्दल जाणून घेऊ
संयुगे मिळवण्यासाठी बेंझिनमधील हायड्रोजन्सच्या जागी फंक्शनल ग्रुप्स वापरतात
हायड्रोजनच्या जागी वापरता येणारे फंक्शनल ग्रुप्स असे आहेतः फ्लोरो मिथाइल नायट्रो हायड्रॉक्सी आणि इतर
डिस्प्ले एरिया वर बेंझिनची रचना दोन वेळा कॉपी आणि पेस्ट करा
बेंझिनची रचना सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूल वर क्लिक करा
रचना कॉपी करण्यासाठी CTRLC दाबा आणि CTRLV ने दोन वेळा पेस्ट करा
पहिल्या बेंझिन रचनेतील हायड्रोजन च्या जागी फ्लोरीन अणू वापरू
कीबोर्डवरील एफ दाबा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूल वर क्लिक करा
हायड्रोजनच्या जागी फ्लोरीन वापरण्यासाठी त्यावर क्लिक करा
फ्लोरोबेन्झीन ची रचना मिळालेली आहे
पुढे दुस या बेंझिन रचनेतील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरू
एड ओर मॉडिफाय आ ग्रुप ओएफ एटॉम्स टूल वर क्लिक करा
कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा
आपण हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजन सहित ब्लिंकींग कर्सर पाहू शकतो
हायड्रोजनच्या जागी मिथाइल ग्रुप वापरू
हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल सी ह आणि 3 टाईप करा
डिस्प्ले एरिया वर कुठेही क्लिक करा
मिळालेली नवीन रचना मिथाइल बेन्झीन ची आहे
तिस या बेंझिन रचनेत हायड्रोजनच्या जागी नायट्रो ग्रुप वापरू
कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा
हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल न् ओ 2 टाईप करा
मिळालेली नवीन रचना नायट्रोबेन्झिनची आहे
बेंझिन रिंगमधे कार्बनच्या जागा पाहू
कार्बनच्या सहा अणूंना बेंझिनमधे 1 ते 6 नंबर दिले आहेत
हायड्रोजन अणू बदलेपर्यंत सहाही जागा एकमेकांच्या बरोबरीच्या असतात
हायड्रोजनच्या जागी फंक्शनल ग्रुप वापरला गेल्यास रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बदलते
इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही सबस्टिच्युएंट वर अवलंबून असते
बेंझिनचे mono सबस्टिट्यूटेड संयुग पुढील जागी बदलता येते 1 आणि 4 असल्यास पारा
2 आणि 6 असल्यास ऑर्थो
3 आणि 5 असल्यास मेटा
आता मिथाइलबेन्झीन रचना दुस या मिथाइल ग्रुपने बदलू
एड ओर मॉडिफाय आ ग्रुप ओएफ एटॉम्स टूल वर क्लिक करा
रिंगमधील दुस या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा
हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी मिथाइल ग्रुप वापरण्यासाठी कॅपिटल सी ह 3 टाईप करा
मिळालेली नवीन रचना ortho झायलीन ची आहे
आता नायट्रोबेन्झिनला कार्बोक्सी ग्रुपने बदलू
रिंगमधील चौथ्या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा
हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरण्यासाठी कॅपिटल सी ओ ओ ह टाईप करा
मिळालेली नवीन रचना para नायट्रोबेन्झोइक आम्लाची आहे
प्रोसेस उंडो करण्यासाठी CTRLZ दाबा
नायट्रोबेन्झिन मधील हायड्रोजनच्या तिस या जागी नायट्रो ग्रुप वापरू
हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल न् ओ 2 टाईप करा
मिळालेली नवीन रचना meta डिनायट्रोबेन्झीन ची आहे
असाईनमेंट म्हणून बेंझिनच्या सात रचना काढा
एका हायड्रोजनच्या जागी हे वापराः पहिल्या बेंझिनमधे ब्रोमो
दुस या बेंझिनमधे आयओडीओ
तिस या बेंझिनमधे हायड्रॉक्सी
चौथ्या बेंझिनमधे अमिनो
पाचव्या बेंझिनमधे इथाइल
तसेच सहाव्या बेंझिनमधे दोन हायड्रोजन्सच्या जागी क्लोरिन अणू वापरा
सातव्या बेंझिनमधे पहिल्या आणि चौथ्या हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे
दोन रचना एकत्र कशा करायच्या ते पाहू
नवी विंडो उघडू
करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा
एड आ फोर मेंबर्ड सायकल टूल वर क्लिक करा
डिस्प्ले एरिया वर दोनदा क्लिक करा
सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूल वर क्लिक करा
दुस या रचनेवर क्लिक करा
ती ड्रॅग करून पहिल्या रचनेजवळ नेऊन अशी ठेवा ज्यामुळे त्या एकमेकांना स्पर्श करतील
रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
मर्ज त्वो मॉलिक्युल्स टूल अॅक्टिव्ह झालेले दिसेल
रेणू एकत्रित करण्यासाठी मर्ज त्वो मॉलिक्युल्स टूलवर क्लिक करा
दोन रचनांचे एकत्रीकरण बघण्यासाठी त्या ड्रॅग करा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
शिकलो ते थोडक्यात सायक्लोहेक्साने हे सायक्लोहेक्सने मधे रूपांतरित करणे
सायक्लोहेक्सने हे बेन्झीन मधे रूपांतरित करणे
बेंझिनच्या हायड्रोजनच्या जागी फ्लोरो मिथाइल नायट्रो आणि कार्बोक्सी ग्रुप वापरणे
दोन फोर मेंबर्ड सायकल्स एकत्रित करणे
असाईनमेंट म्हणून बेंझिनचे दोन अणू तसेच दोन पेंटाने च्या रचना आणि सायक्लोपेंटाने आणि सायक्लोहेक्साने चे रेणू एकत्रित करा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद